म्हणजे जे ना जिथं आपला जास्त time जात होता तिथं तो time कमी करतोय आपला म्हणजे machine च असं आहे कि time कमी होतोय जस washing machine ने झालं बघ आपला time म्हणजे आजच्या युगात असं झालय प्रत्येक जण busy झालय आता कामाला जाईल ते आपल्याला घरच बाहेरचंही सगळं करायचंय तर आपल्याकडे तेवढा time नसतो कि आपण specially time देणार आहोत तू म्हणल्याप्रमाणे पहिले ज्या TV व्या होत्या antenna यासाठी आता त्या कुठेच नाहीत आणि आता development उलट जास्तीत जास्त होते की LCD झाली LED आली आता आता प्रत्येकाच्या घरात बघ LED च आहे प्रत्येकाच्या याच काय आहे या Netflix च झालं mobile वर आपल्याला web series जे म्हणलं ते series काहीही बघू शकतो आपण म्हणजे technology चा use खूप जास्त प्रमाणात तरी मला वाटतंय भारतामध्ये जेवढा भारतामध्ये technology चा use नाहीये म्हणजे तेवढा म्हणजे दुसऱ्या देशात आहे कि तिथं म्हणजे सगळं जे काही आहे ते machine वरच depend असत तिथलं प्रत्येक गोष्टी झाल्या आणि आजकाल तर प्रदूषण पण खूप जास्त वाढत आहे का तर जे आपल्या गाड्या आहेत ते गाड्या वाढतायत तर आणि त्याच्यामुळंच इतकं सार pollution होतय आणि main म्हणजे reason काय झालाय कि आपली जी लोकसंख्या आहे ती वाढत आहे मग त्याच्यामुळे रस्ते मोठे मोठे करा आणि जे रस्ते मोठे मोठे केलेत तर मग प्रत्येकाकड गाडी आजकाल मूल middle class असो कि high class असो कोणीही झालं तरी प्रत्येकाकडं म्हणजे two wheeler एवढी common झाली आहे आणि four wheeler सुद्धा बघ प्रात्येकाकडं स्वतःची गाडी राहावी असच वाटतय आणि या technology चा misuse करूनही सगळेजण म्हणजे याच misuse जही करतात आणि अह म्हणजे जे वाईट परिणाम आहेत ना जस कि मी तुला म्हणलं Obesity ची वाढत आहे लोक आळशी बनत चालली आहेत आणि मानसिक ताण जो आहे ना stress तो जास्त वाढत आहे कांचा mental health issue जास्त येतो तू जस म्हणलीस तस migraine चा म्हण किंवा चष्म्याचे म्हणजे डोळ्याचे problem खूप जास्त वाढत आहेत सारखं mobile मध्ये mobile मध्ये use करून त्याची health जी आहे ना ते health करतात company ला एक मोठा आणि help म्हणजे लवकर तर मलाही चष्मा लागला आहे तर मी hospital ला गेल्यावर मला doctor म्हटले एवढ्या कमी age मध्ये तुम्हाला चष्मा लागते म्हणल्यावर म्हणजे ही चांगली गोष्ट नाहीये ना म्हणजे एवढ्या कमी age मध्ये चष्मा नाही लागायला पाहिजे. आणि आपण आता असं बोलतो तर आपल्याला वाटत कि अरे काय आहे जस आपले आजी आजोबा बघ ते अजूनही किती healthy आहेत म्हणजे त्यांचे दातच strong आहेत त्यांचे mussels strong आहेत त्यांचे bulls strong आहेत प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांचं जे पहिले जसे healthy food होते आणि त्यांच्याकडे आणि ते जस म्हणलं बघ technology मुळे आजकाल जे लेकरं आहेत लहान लहान ते सगळे आळशी बनत चाललेले आहेत म्हणजे ते indoor game जे आहेत ना ते बाहेर जाऊन खेळतात sports ची कमी होतायत म्हणजे घरातच football ला आपल्या फोन वरच game खेळतील किंवा monitor वरच त्याची गरज काय तर ती game खेळतात आणि म्हणूनच ते आळशी बनत चालले आहेत आणि त्यांची growth जे आहे ती लहानपणीच जस आपण जगलो बाहेर खेळणं घाम येन आणि मेहनत तसे त्यांचे नाहीच राहील आज-काल म्हणून त्यामुळे ते एक मला वाटते की त्याच म्हणजे नुकसान आहे मानवासाठी thank you राजेश्वरी तुला बोलून चांगलं वाटलं आणि खरच म्हणजे technology चे जे use आहेत misuse आहेत आपल्याला ते कळाले thank you अलिशा हा hello यश

काय नाय आता पुण्याला ये

काय ये job वैगेरे काय करतो ये काय नाय भाऊ engineering ला ये शिकतोय अजून असं ये का placement वैगेरे चालू झाले असतील तुमच्या कडे हा येवढ्या company आहे पण electrical ला येवढा job नाही score ला त्याच्या मुळे

हा ते आहे it ला ये आता सध्या future कारण तिकडे वैगेरे जास्त ये ना सध्या सध्या वैगेरे जास्त ये एक दोन वर्ष अनुभव राहिला तुम्हला समजा त वैगेरे जास्त देतात पण जर आपण score मध्ये च करत बसलो नई का तर म ते कस असत ते score last time किती पन्नास हजार साठ हजार max एक लाख जातो दोन लाख जातो पण it च खूप जातं आज it ला starting खूप हे आणि त्याना job पण चांगले ये score चा काय विषय ये तुला जेवढ gain करतोस ना म्हणजे पाच दहा वर्ष आपण जगतो it ला लागला आणि score ला लागला समज त्याला इथे त्याला खूप payment घेण्या साठी म्हणजे sarting ला एक लाख च payment त्याला पाच वर्ष मेहनत करावी लागेल score मध्ये आणि it च कास राहील sarting च लाच तो म्हणजे किती switch करत गेला कि मला चांगले सहा लाख च package होता त्यांनी company केली त्याला इथे नऊ दहा लाख package चा भेटला ते त आहे काय आता तेच चालू ये पण जिथं च जाईल ना माणूस सध्या score मध्ये पण एवढे job नई रे पण government ला आपल्या electrical ला junior engineering senior engineer इथे staff selection मध्ये अजून कोणते आपले operator opertor च कसं असत operators ना contract bases वर घेतात हा ना तेच सध्या तेच सगळ्या जागेवर सगळं contract base च चालेल आहे हाना engineer केवढे जागा निगतात एक किव्हा दोन त्यात लाखो पोर राहतात competition खूप झाली नई का ते पण ये competition खूप होणार ये कुठे जायच्या तुला कोणता job पाहायला रोज असं score मध्ये गेला तरी तरी माझा सध्या चा plan socre चा च होता पण आता माझा मित्र ये तस तो म्हणतो कि नको करू ते आणि घरचे पण म्हणत्यात

हा तसं चालू ये का पण आमच्या college

अजून तिथं होत आम्हला आपलं हा आपलं role होता defective business analytic अजून आता सध्या त्यात आम्हला म्हणजे training placement चे role ये तुमच्या इथे कोणते कोणते आले अजून आमच्या कडे म्हणायला गेलं त vodafone आधी ये त्या नंतर तर job role काय होता तो त्याच काय आपलं तेच finance department होत आणि वरतून communication च होत काही तरी म्हणजे मला पण माहित नव्हतं कारण मी गेलो नव्हतो त्याला

म्हणजे हि आपली real estate ची company होती असं ये का हा हा झालं आता सध्या म्हणजे म तरी payment वगैरे किती पडत त्याला सध्या त्याला package दोन यांच्यात झालं तर एक हो साडेतीन चांगला होता म pension वैगेरे पण असणार हा incentive तुमच्या कामा वर होत ते

हम्म म्हणजे तुम्ही महिन्याला गेला

साडे सहा पर्यंत जात होत ते साडे सात पर्यंत

तीन महिन्या ची ते काही तरी असं म्हणत्यात ते कारण त्यांचं ते target वैगेरे complete करायला लागतो चांगलं ये ते अजून खूप jobs ये आपल्याला म्हणजे तरी

physically म्हणजे ते तसं आपल्या सवयी वर ये कोणी लोक चांगल्या सवयी लावत कोणी वाईट तशी job role खूप ये it मध्ये जशे कि automation अजून software development

पण लोकांच्या कडे आता काय skills नाहीये लोक म्हणतंय recession आलाय recession आलाय पण काही इतकं recession वैगेरे नाहीये skills तर काही problem नाहीये तसा तू पण पण एखादे skills वैगेरे शिकवतील हा माझा चालू ये विचार हे करायचा मला एक question होता म्हणजे खरंय का कि आपल्या कडे skill असलं त त्याच

job म्हणजे कुठं नई जात कसं असत time नुसार demand असते कोणत्या गोष्टी ला आता काही वर्षा पूर्वी mechanical ला खूप demand होती तुला तर माहित ये पण ते एकदा झालं दुसऱ्या ठिकाणी गेलं म आता काही वर्ष ला it राहील काही वर्षांनी पुन्हा काही तरी technology येईल काही तरी evolution येईल असं राहत असं काही ना काही invention चालू आहे जगात अशी jobs वैगेरे खूप येत अजून jobs वर बोलायचं म्हणटलं आपल्या तुला कोणते कोणते jobs role माहित ये मला त आपल्या branch याचे चे माहित ये जस चालेल आपल्या bsctolgate exam देऊन bsc देऊन

नाही तुला साधारण पाने score मध्ये पण जायचं असेल म्हणजे आमच्या branch च्या electrician मध्ये तर तुला देणं compulsory जरुरीचं तुला गेट चा सोकर पल्स घेणं आणि त्या गेट चा सोकर घेणं तुला म्हणजे तुला खूप लागते आणि म्हणजे आपले middle middle class room माहित ये का म्हणजे तुला दोन एक वर्ष तुला दायला लागतात आपण आता समजू शकतो कि marketing engineering आपण केलाय वरतून स्वतःला ला अनुभव ये दोन वर्ष म्हणजे साधारण सांगतोय त्याना खूप खूप वर्ष लागतात

ते तर आहे ते पण ये एक अजून त्यात माया मते त्या मध्ये job role मध्ये wireman चे पण job role आहे electrical ला अजून junior engineer senior engineering अजून कोणते job roloe असतात operator हा ते असत पण येवढं नसत ना सगळ्यानकडे आहे पण आपल्या काय most म्हणजे आपल्या काय payment महत्वा च job आपण करतो का payment साठी असं नई का job मला अडवतो आणि मला आवड ये असं काम म्हणजे काम असत कि तुला आवड ये भाऊ मला इथे दहा हजार रुपये देतोय तू म्हणतो नई मला हा मालक आवडतो ये मला इथे चा राहायचंय मी करणार नई किव्हा चोरी करणार ये काम काम असत

ते तर आहे अं अजून job ये आमच्या कडे ये हा आमच्या कड च scheme कोणी digital marketing च करत त्यात तीस पस्तीस हजार कमवतात अजून jobs बरे च ये आमच्या कडे आता एक मित्र ये त्याचा भाऊ आता referral देतो ये company ला एमसीस काही तरी त्यांचं म्हणजे java वैगेरे यायला पाहिजे आणि दोन वर्षचा अनुभव पाहिजे त्याना त्यानला तरी offering दहा लाखा ची price अं package राहू शकत त्याना असं माझ्या मित्रा नि सांगितलं मला म्हणजे तरी बरेच खूप काही अं आता it मध्ये च आता सध्या ये तर नई future पण खूप आहे जर तुमच्या कडे skills आहेत त payment खूप भारी आहे चांगलं आहे तुम्हला जेणे करून तुम्ही म्हणजे life मध्ये set होऊ शकता हे problem पण येणार नाहीत तुम्हला म्हणून सांगतो तुम्ही पण अं skills शिकून घे java dsa data structure algorithm जेणे करून तुला ला future tension राहणार नाही अं हा आता जो mechanism मध्ये पण बरेच job येत जस कि mechanical training असणार ये एखादा म्हणजे ते production line ला असता बरेच job ये आता लोक म्हणतात job नई तुला काय वाट तुला कोणते कोणते job चे knowledge ये मला त हे आता आपलं gate बंद होत आणि तुला काय knowledge तू म्हणतो कि मला आपलं त्यात infosys ला घेतलं पण म role काय माहित ये का तुला तुझा तिथे तु मला cognizant ला cognizant ला programmer analytic train engineering त्यात आम्हला developing java developer म्हणजे एखादा आम्हला project दिला जाईल त्यात background coding करायची हो आणि bsc ला आम्हला business analytic जस कि product base राहील किव्हा एखादा product राहील त्याला support दयायचा problem आला ते solve out करायच तुमच्या यांच्यात कास राहत काय असत तुमचं नाव junior engineer ला तुमच्या याच्यात electrical त्या मध्ये आपलं साधं line च fault आला बगा ते बाग तुम्ही हे आलं ते आलं bill च बगा म्हणजे असत असत तुमच्या ला cognizant म्हणजे कि तुम्हला एक frontend design करायचा असतो म्हणजे तुम्हला

ok ok मज्जा त खूप येत असेल हो म मज्जा वैगेरे म्हणजे ते त म्हणजे आता कस असत knowledge आलं तर मज्जा येते ज्याला knowledge त्याला वाट नई म्हणजे करू पण मला समज मला knowledge त्या बाबतीत आहे माझी imagination power चांगली ये पण मला coding नई येत समजा तश्या role ला काही आहे का तुमच्या idea

तसं त म्हणजे interest त बनवावा लागतो कशात तरी जर तुला payment पण पाहिजे सर्वच पाहिजे त नाही तस नाही म्हणत ये मी job च्या related च विचारतोय समज मला imagination power चांगली ये पण मला coding येत नई

पण आता तुमच्या मध्ये पण coder असतात ज्यांना coding येते imagination power ला काई job नई आमच्या कडे सध्या

marvel चे series अवतार picture अवतार picture वेगळं वेगळं असं imagination ला company job नसतो

आमच्या कडे लागत coding लागत skills पाहिजे full stack यायला पाहिजे जेवढे skills राहतील तेवढे तुम्हला payment जास्त भेटेल ok ok मला interest it field मध्ये ये interest माझा it field मध्ये ये म्हणून मला तिथे च करू वाटय सध्या तरआणि तुला तुला कधी समजलं it field मध्ये जायचंय असं काही it field मध्ये काय माहितअसच randomly बघत होतो youtube मी त्यात search केल त्यात आलं कि केलं पाहिजे बाबा मी शिकत गेलो म मला interest वाटला तर म मी म तेच केलं मी तेच पकडून ठेवलं मी youtube वर च केल ok ok सगळे coding तुम्ही youtube वरून च केले का आज काल लोक अजून अजून परंतबरेच job सारखं अजून एक job work from homethreading सारखं ये threading म्हणून ये share market च बरेच लोक करतात ते पण त्यात पण training ये नई का ते कसं treaning अं नई risky च ता आहे हापण मंग business सारखंवागलं पाहिजे लोकांनी लोक ते काय करतात business सारखं नई वागत आता कस business मध्ये तुम्ही invest मध्ये तुम्ही invest करता पैसे दहा लाख रुपये वीस लाख रुपये त return लगेच नाय भेट पहिल्या दिवसा पासन return नसत हा त्यात हे करावं लागत तसंच thrading पण ये thrading मध्ये इतकी investment नई लागत तुम्ही पन्नास साठ वर भी करू शकता पण म त्यात शिकावं लागत time दयावा लागतो मंग तो एक business सारखं ठेवावा लागतो त्याला तुम्ही म्हणता लोक म्हणता कि चालू केली threading आज पैसे दहा टाकले उद्या पाच हजार profit झाला पाहिजे तस नसत तो एक business ये business सारखा केलं आज loss होईल उद्या loss होऊ शकतो परवा पण होऊ शकतो

घडी वैगेरे चा पैशे वैगेरे देऊ शकता हो बरोबर आणि आता जर समजा तुमची property म्हणजे loss पूर्ण झाला तर एक fic income राहील जेणे करून तुम्ही घर चालवू शकता तुमचं असं नई कि ते पैसे threading मध्ये घातले take over करू शकता त्याच्या साठी खूप चांगले असते चालेल मग चांगलं वाटलं बोलून

भारतातील राजकारणातील ज्यांचा परीचय किसान नेता म्हणून असा होतो. आणि भारतीय राजकारणातील एक महत्वाचा नेता म्हणून संपुर्ण जगामध्ये शेतकऱ्या विषयी ज्यांची भुमीका प्रत्येक पक्ष असेल नेता असेल. चांगल्या प्र प्रकारे हाताळतात ते म्हणजे शरद किशनराव पवार यांचा जन्म एकोनिसशी चाळीस साली झाला पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्यांनी अशा भारतातील राजकारणाची एक भक्कम बाजु मांडण्यामध्ये ज्यांना यश आलं आणि पाच वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी चांगल्या प्रकारचे असे जबा जबाब जाबाबदारी पार पाडली आणि त्यांनी राजकारण करत असताना शेतकऱ्या विषयी किंवा शेती विषयी महत्वाची भुमीका पार पाडली. आणि त्यांचा परिचय देशातील top नेते जे आहेत. मोठ्या वरचे वरच्या level चे नेते त्यांचा याठिकाणी समावेश होतो. आणि भारतील भारतातील राजकारणातील त्यांना एक चानक्य असं म्हटलं जात. ते म्हणजे शरद पवार. सुरुवातीला शेतकरी कुटुंबात ज्यांचा जन्म झाला जन्मापासून त्यांनी एकोनिसशे चाळीस साली ते मुळ कॉंग्रेसी असुन कॉंग्रेस मध्ये त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. राजकारणात असताना त्यांनी आपल्या सुरुवाती पासूनच त्यांच्या भाषणावर एक त्यांच्या वक्तव्यावर त्याचा फार असा अं उंच प्रतीताप होता. त्यामुळे त्यांना राजकारणात settel व्हायला जास्त वेळ लागला नाही. आणि कमी वेळामध्ये भारताच्या राजकारणामध्ये एक महत्वाची अं भुमीका पार पडली त्या परिव्यस्ती मुख्यमंत्री कॉंग्रेस मध्ये असताना झाली होती. आणि त्या वेळेस कॉंग्रेसची फार मोठा पक्ष होता कॉंग्रेस त्या काळामध्ये.

त्याच्या कड बघितलं जात होतं. शरद पवार साहेब मुळ हे पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. एकोनिसशे चाळीस पासून अं एकोनिसशे चाळीस ला जन्म झाल्यानंतर त्यांनी एकोनिसशे साठ अं एकोनिसशे सत्तर पासून राजकीय जिवनाला सुरुवात केली. आणि राजकीय जिवन करताना त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आणि त्या पासून त्याच्या राजकारणात त्यांनी म्हागु म्हागे वळु न जाता चांगल्या प्रकारे अशी त्यांनी रा राजकाची कार्य सुरुवात केली. आणि करत असताना त्यांना त्यांनी पाठीमागुन बघितलं नाही फिरुन. आणि cricket असेल cricket चे अध्यक्ष सुद्धा त्यांनी महाराष्ट्र cricket associate चे अध्यक्ष पद सुद्धा घोषीवलं. आणि राजकारण्या सोबर खेळा मध्ये सुद्धा त्यांच एक powerful व्यक्ती म्हणुन व्यक्ती व्यक्तिमहत्व म्हणून त्यांच्याकडे देशाच्या नजरा आजुन बघत आहेत. त्या विषयी आपल्याला अजून काय वाटतं? महाराष्ट्र आणि जे त्याच्या राजकारणात गेल्या साडे

साडे पाच दशका पासुन शरद पवार या नावाचा दबदबा आहे. जेष्ठ नेते म्हणून शरद पवार आज वयाच्या ऐंशी वर्ष पुर्ण करत आहेत. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात जे काय साडे पाच दशकापासून ज्यांच्या नाचाचा दबदबा आहे. ते जेष्ठ नेते वयाचे ऐंंशी वर्ष पुर्ण करुण राष्ट्रीय पातळीवर आनुभव अनुभव व तसेच इतर क्षेत्रातही त्यांनी महत्वाची कामगिरी केली आहे. कृषी, खेळ उद्योग, सांस्कृतीक, सामाजीक क्षेत्रातही खडानं खडा माहिती असणारा नेता म्हणजे एकमेव शरद पवार.

ते कायमच आहे. सुरुवाती सुरुवातीला शरद पवार साहेबांना अनेक विषयांचा अभ्यास लक्षात घेता सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते मार्गदे मार्गदर्शन घेण्यासाठी गेलेले दिसतात. ते लोकनेते होते, शरद पवार यांचे जिवन आनेक घटकांनी ओत भरलेले आहे. एकोनीसशे सदुसष्ठ मध्ये त्यांनी रा राज्याच्या राजकारणात विधान सभेचे आमदार म्हणून निवडुन आले. त्या आगोदर ते युवक कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यांची कामगिरीची पद्धत व जन संपर्क ठेवण्याची कला ही आजवर ही कुण्या राजकारण्याला समजलेली नाही. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात आल्पावधीत शरद पवार हे लोकप्रिय नेते म्हणुन गनले जातात. एकोनिसशे अठ्यात्तर मध्ये कुलत सरकार प्रयोग महाराष्ट्रात झाला आणि शरद पवार या तरुण नेत्याची निवड मुख्यमंत्री म्हणुन करण्यात आली. त्यावेळी ते अवघे अडतीस वर्षाचे होते. दळन वळन व संपर्काचे अपुरे साधने असताना शरद पवार महाराष्ट्रांनी यांनी महाराष्ट्र पिंजुन काढला. हे कौतुहास्पद आहे. आजच्या

शरद पवार यांचे संपर्कात जोडलेल्या महाराष्ट्र व पडत्या काळात उपयोगी पडलेला दिसतो. एकोनिसशे ऐंशीच्या दशकात विधान सभेत निवडनुक झाली त्यावेळेस शरद पवार रांचे चोप्पन्न आमदार निवडुन आले होते. इंदिरा गांधी ची लाट पुन्हा आली होती. महाराष्ट्रात एकटे त्यांचे एकशे सत्त्यांऐंशी आमदार निवडुन आले होते. हो मुळात राज्य सरकार इंदिरा कॉंग्रेस स्थापन केले पण शरद पवार बरोबर आमदार या वेळी विचलीत झाले होते. शरद पवार साहेब london ला गेले असताना महाराष्ट्रात सहकरांची पवारांनी साथ सोडली. सहा सात आमदार वघळता इतर कॉंग्रेस बरोबर गेले व सर्व काही संपले असे वाटत असताना पवारांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरे घेतले. आणि प्रचंड आत्म विश्वास सातत्य पूर्ण जाणार्या संपर्क त्याच्या माध्यमातुन ते पुन्हा निवडुन आले. एकोनिसशे एकोनिस मध्ये ऑक्टोबर महिण्यात झालेल्या विधान सभेत

शरद उरले नव्हते. आसे चित्र निर्माण झाले असताना शरद पवार यांनी निकराने लढा दिला. व सत्ता धार्यामधली पावसाची सभा नवी उर्जा आणुन देऊन खरोखर त्यांना काही प्रमानात का होईना बळ वाढले गेले हे मान्य करायला हवे. राजकारणात मुरुबी म्हणुन शरद पवार ह्यांची होळख पुर्विपासुन आहे. एकोनिसशे आठ्यात्तर मधिल पुर्व सरकार बनवताना घटना असो किंवा एकोनिसशे एकोनिस मध्ये त्यांना महा युती बाहेर येऊन ठाकरे यांना मुख्यमंत्री करणे असो शरद पवारांना. राजकीय डाव खेळी यशस्वी करुण दाखविले आहे. ज्या वयात आराम करायचा घरात बसायचे त्या वयात साहेब महाराष्ट्रभर फिरत होते. सगळ्या अव्हानाला सामोरे जात समोर जाऊन शरद पवार हे आपण पाहिले आहेत. भलेही पवार साहेबानी राजकीय उमेद्वार असतील पण त्याचा उत्साह उर्जा आणि कामाचा उल्लेख बघता सर्वांना अनुचीत प्रणे प्रेरणा देणारा असतो. महाराष्ट्र हा पुर्वगामी विचाराचा देश आहे. हा विचार सर्वदुर पोहचवायाचा असेल तर नियमित काहीना काही भरीव कार्य करावे लागेल याचाच भाग म्हणुन मराठवाडा विद्यापिठ का doctor बाबासाहेब अंबेडकर यांचे नाव शरद पवार हे यांनी मुख्यमंत्री असतानी घेतलेला त्यांचा निर्णय. त्यांची राजकिय किंमत मोजावी लागेल असा भाव मग मत प्रवाह असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला नंतर त्याची किंमत मोजावी लागली. महिलांना स्थानीक संस्थेमध्ये तेहत्तीस आरक्षण देण्यात ऐतीहासीक निर्णय सुद्धा शरद पवार यांनी घेतला होता. मंडला आयोगाचे शिफारीश नंतर OBC महाराष्ट्रात लागु त्यांनीच केली. हा निर्णय घेणारे हे देशातले पहिले मुख्यमंत्री होते. खरं तर असे अनेक उदाहरण देता येतील. देशातील राहकारणात जनता कृषी संबधीत वर आवलंबुन आहे. त्यांना केंद्रातील एक दोन करतान मध्ये कृषी खाते.

का कामाध्ये तत्कालीन सरकारला भाग पाडले. परिनामी शेतीचे उत्पादन वाढले. JDP मधील कृषी सलग्न क्षेत्राच्या वाटा वाढल्या. दहा वर्षांनी या कृषी पदाचा काळात देशात गहु, तांदुळ, फळे, व आनेक उत्पादने स्वावलंबी तर झाले परंतु निर्यातही निर्माण झाली. याचे योगदन आनमोल हे शरद पवारांनाच दिले देण्यात येते.

मात्र शरद पवार यांनी त्याच्या स्वभावामुळे सर्व जनायनी दुर्लक्ष केलेलं आहे. मुंबई cricket association च्या अध्यक्ष झालेल्या शरद पवार ला BBC आणि नंतर ICC चे अध्यक्ष ही झाले होते. देशाचे कृषी मंत्री पद सांभाळताना ते cricket संघटनेचे काम पाहत होते. विशेष म्हणजे ते अध्यक्ष झाल्यावर आणि सुविधा निर्माण झाल्या. निवृत्त cricket पट्टुंना भरगोस वेतन त्यांनीच सुरु केले. cricket पट्टुच्या निधना नंतर त्याच्या विधवा पत्नीला ही त्याचा लाभ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारताच्या cricket मध्ये आधिक पैसा येतो परंतु इतर खेळामध्ये तो नाही म्हणून खेळांच्या विकासा साठी शरद पवार यांनी अध्यक्ष असताना यास ने खर्च खर्चायची रक्कम आनेक पटिनी वाढवली त्यातुनच कबड्डी, खो खो, कुस्ती इतर खेळाचा विकास वेगाने वाहु लागला आहे. शरद पवार हाव चा उद्योग जगाशी काही संबंध राहिलेला नाहीए तरी शेतीवर निरस प्रेम असलेले ले हे नेते आहेत. तरी शेती सोबत उद्योग विकास झालाच पाहिजे तरच जगा

शरद पवार साहेबांनी शेतकर्यांसाठी सर्वसामान्य साठी ज्यांचा राजकारणाची सुरुवात खरी सुरुवात झाली एकोनिसशे नव्वद पासुन राजकारण करत असताना त्यांनी

आणि मी म्हटल्या पासून पाच वेळेस ते मला वाटते मुख्यमंत्री असताना शेतकर्याविषयी त्यांच्या भुमिका आज बी आपल्याला बघतोत की आपण शेतकर्याला कर्ज मुक्ती जी केली होती तर मला वाटतं पहिली वेळेस शरद

ज्यांना कुठल्या प्रकारचा अनुभव नसताना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा पासुन शरद पवार कडे देशा media असेल दिल्लीचा media असेल, महाराष्ट्राचा media असेल ह्याच्याकडे केंद्रित लक्ष आलं. कारण की ते शरद अं कॉंग्रेस कॉंग्रस सरकार UP one आणि two मध्ये अं कृषी मंत्री म्हणुन त्यांनी चांगल्या प्रकारे अशी भुमिका पार पाडली. शेतकर्यांसाठी चांगल्या चांगल्या scheam राबवल्या आणि त्यांना आता पर्यंत सर्वात लोक प्रिय असे कृषी मंत्री म्हणुन त्याच्याकडे एक जी भारताच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये व त्यांची नोंद झाली. त्यामुळे शरद पवार साहेब हे मुळ शेत शेतकरी असताना आणि आज बी शेता शेता मध्ये ऐंशी वर्षाच्या पुढे वय गेले असताना सुद्धा शेतीमध्ये त्यांच असं लक्ष असतं आणि त्यांचे पुत्ने आजित दादा पवार यानी सुद्धा राजकारणात पुढे करुण महाराष्ट्रात चार का पाच वेळेस माजी उपमुख्यमंत्री त्याना राजकारण साकिर केलं. आणि त्याच्या अं त्याच्या भावाचा मुलगा रोहित पवार हा सुद्धा तरुण पिढी त्यांची राजकारणात आली. त्यांची सुकन्या मला वाटतं दोन का तीन वेळेस बारामती लोकसभा मतदार संघातुन त्यांचा विजय झाला आणि त्यांचा त्यांच राजर कार्य ते पुढे करत आहे. पवार साहेबांनी मुंबई पद सुद्धा घोषविलं त्यामध्ये cricket ला मध्ये शके शिवाय निवृत्त cricketer रंजी खेळाडु असतील त्यांना ती pension लागु केली. आणि कोणचा cricket मधात निधन झालं त्यांना सुद्धा त्यांनी मदत म्हणुन त्याना जाहिर केली. आणि मुंबई cricket association आज बघितलं तर top मध्ये आहे. चांगलं stadium ची निर्मिती आणि महाराष्ट्रातुन चांगले चांगले खेळाडु आज निर्मान झालेत. त्यामध्ये पवार साहेबाच फार मोठ योगदान आहे. आणि ते cricket मुंबई असेच अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील जास्तीत जास्त सामने कसे खेळवले जाती यांचा त्यांनी चांगला अभ्यास केला आणि cricket सोबतच राजकारणात सिद्धा त्यांच कारकिर्ती फार चांगली आहे आशी. राज्यसभेचे खासदार होते मुख्यमंत्री असताना. राज्यसभेत त्यांनी सुद्धा देशातील शेतकर्या नेत्यांसाठी चांगली आशी भुमिका पार पाडली. आज आपण बघु शकतोत की शेतकर्या विषयी त्यांची जे अं त्यांनी जे plan ते असं ते plan करते. कर्ज अरुंद माफी किंवा कर्ज माफी आपण म्हणु शकतो. त्या कर्ज माफी मध्ये सर्व सामान्या साठी चांगल्या प्रकार अशी मदत केली आणि मग त्यांना भारतीय राजकारणा मध्ये महत्वाच नेतृत्व म्हणुन त्यांच्याकडे बघितल जातं आणि आज बघितलं की त्यांच्यामध्ये देशाचे पंत प्रधान असतील यांच्या कडे